वाड्याच्या पाठीमागे काही झाडे सुद्धा आपल्याला दिस--

समोर आपल्याला दिसत आहे की पिवळ्या आणि काळ्या रंगरंगाचा ड्रे --

आपल्या समोर एस.बी.आय. बँक दिस--

मोठ मोठे दगड साइड ला काढून --